बॉय बॉय बसवतात हा मान्य आहे आणि लेडीजच तस नाही हा हा पण इकड ग्रामीण भागा मध्ये येवड नाही इंट्रेस्ट घतल्या जात पण जस सिटि मध्ये घतल्या जातोणा ते वेगळीच मजा असते हो णा बर होता न रात्रीच्या वेळेस ते तर आहे दांडिया त्याची आपण किती मजा कारयचो ग

करत होतेणा तिकडे नोव्हते करत बाकी तिकडे नोव्हते करत पण आपल्या येरयात तर करत होते णा

ते मात्र बराबर किती भारी आपल्या मध्ये बसव्याच सर्व लेडीज बसव्याच्या व्यवस्तीती हो णा तेच णा त्यांची आधीच प्लॅनिंग चाल्याची नवरात्रि येत हया नऊ दिवस हया साड्या घालायच्या आहे प्रतेकानी संध्या काळी पण हया साड्या घालाच्या म्हणजे कस त्याच्या वर भांडण चलायचे मॅनेजमेंट हा अग काही झनीच्या तर भाडंण चलायचे तर चलायचे पण मॅनेजमेंट पण बायकांची मॅनेजमेंट ते सर्व काही व्यवस्थित होत हा हा णा हा णा

हा म्हणजे सकळची आरती कोणी घ्यायची रात्रीची आरती कोणी रात्रीची आरती कोणी घ्यायची हो णा हो णा आणि ते जितक्या कुणाला आरतीची ची आरतीच घेतली जाते नाही का हा आणि सर्वात म्हणजे ग्रामीण भागात कस ते बाईकांच्या फंक्शन म्हणल की बॉइज आलेच तिथत टपकलेत येत बगायला

किवा ह्याच्या वरती हो णा हो णा राऊंड वरती किती भारी गरबा केला जातो

आणि तु जर बगीतलणा अं मारवाडी लोक इतका भारी असतो भारविष सेलेब्रेट करताना ते त्यांच मारवाडी गवळी पण गवडी पण गवळी पण अग जालनाला पण गवळी लोक जास्तच आहे बग हो हो गवळी लोक चाले मारवाडी लोक झाली जालन्याला पण छान करतात नाही का नवरात्र वगेरे हो हो आणि तिथे म्हणजे मी जिथे राहते त्याच्या पेक्षा जालन्याला तर देवी हम्म सुंदर सुंदर म्हणजे रोज हर रोज अस हम्म वाटत त्या देवीच जाऊन अस लुक बगाव म्हणजे प्रतेक वेळेस वेगवेगळ लुक बनून ठेवयाचे वेगळी साडी हो हो घाल्याची तिला म्हणजे नऊ दिवस पुण्याला आमच्या इकडे तिवसयात येवड मानतात णा हा हा तसच करतात माहिती का दर रोज वेगवेगळे कलर्स थीम असतात प्रोग्राम असतात काही वेगवेगळे नवीन नवीन लेडीजसाठी फक्त हा लेडीज जेंट्सच काही घेण देन नसते त्याच्यात

म्हणजे मला नाही प्रतेकाला माहीत राहते पण ज्या वेळेस ला हून एखादा आता तु ते हे बगत असते सीरियल तारख महेता का उलटा चश्मा नाही का ते अरे बा फॅव्होराइट आहे ते दयाच माहेर म्हणजेच कोणत अहमदानगर काय अहमदाबाद कोणत आहेय अहमदनगर अहमदाबाद अहमदाबाद हा अहमदाबाद

हा जे काही असेल ते एक्स वाय झेड जाऊदे तुला त्रास झाला एक्स वाय झेड तेच तर तिथे का गुजराती लोक आहेत णा ते गुजरात गुजरात हा तर तिथे कस संध्याकळी अं दाखवते म्हणजे जेन्ट्स लेडीज प्रतेक म्हणजे एकत्रच आहे म्हणजे खूप अस मोठ ग्राउंड त्या ग्राउंड मध्ये कोण कोण हा अस मग ते सेलेब्रेट सिंगर सेलेब्रेट म्हणा किवा असे म्हणा तिथे येतात गाणे म्हणतात आहे णा हो णा अग इकडे पण तसच करतातणा आमच्या इकडे रिव्हर साइड आहे आयकण हम्म आमक्या इकडे रिव्हर साइड आहे बग तिथे णा सामुईक असत शेवटच्या दिवसी रावण दहन आमच्या तिथे पुन्हा पास पण नाही फुकट आहे नाही का हो ही तर इथे पास चा खूप असत बा पास च्या फुटे इकडे आणि इकडे रिव्हर ला आहे खूप म्हणजे येवडा मोठा असा ग्राउंड आहे नाही तिथे सगडे म्हणजे लेडिज जेंट्स सगडे खेळू शकतात ए टू झेड हम्म हा मग तेच तर मोठी ग्राउंड आहे हा तेच तर आपल्या इकडे आरणि सेलेब्रिटी सुद्धा येतात तिथे सेलेब्रिटी सुद्धा येतात हा त्याच कारणातो मी म्हणत होते मोठ मोठ्या सिटि हेच होतो णा आणि हो हो आपल्या ग्रामीण भागात कस असत छोटीशी देवी बसव्याची आणि येता आरतीला येता आणि ग्रामीण हो हो भागातल्या बायका कस थोडस लाजाळु असतात त्या कारणात तो व्यवस्त

हा म्हणजे मन मोकळ्या पणाने डांस करताना तेवड आहे करता तरी आपल्या कॉलनी मध्ये बर आहे करतील करतील हळू हळू चालय सगळ हा म्हणजे हळू हळू होते म्हणा चेंजेस त्याच काही हे अग हळू हळू होते णा सगळ हो हो होतय हम्म

हो हो माझी बहीण किती ला सांगते ते हा माझी बहीण राहयाची बग मोठी तर वाघोली मध्ये राहत होती म्हणजे डॅम साईडला म्हणजे वाघोली ही प्रॉपर सिटि नाही तिथे कुठे तरी साइड ला राहत होती तिथे आहेणा संध्याकाळी हो हो म्हणजे खूप मोठी याची सोसायटी होती अन ती एकटीच राहत होती चौथया हम्म म्हणजे त्या राहत होती फ्लॅट होता वन बी एच के तिथं आहेणा सोमोर सोमर असा मोठा ग्राउंड होता आणी TV मध्ये कस डेकोरेट वगेरे केल जात हो हो समे तो समे छान तसच हा आणि तिथच प्रतेक दिवसी तर मग सांगते का ग सेलेब्रेट कराला बोलवलच जातो अग खूप छान असत इकडे माहिती आहे का तु ये एखाद्या दिवस नवरातत्रात ये तु हम्म आपण खूप मजा करू या आता मी नाही म्हणत तिकड मीच करते तुमच्या सगळ्यांना पण इथे पण भेटले नाही का मी पण समे तसच एंजॉय करतो वगेरे आपल्या कॉलोनी करत होते बाकी कडे नोव्हते करत हम्म पण आता इकडे पण सगडी कडेच करतात आहे नेहमी हम्म आणि मेन म्हणजे काय नावरात्रीच काय असते ते दांडिया आणि जर ते कास्ट्यूम वगेरे घातले हा हा किवा ड्रेस घातले मग फुल फिल येतो अन नाही हो हो तर विथआउट याच्या म्हणजे येतो तस नाही ते तर आहे आहेच पण ते घातल की ते फिल येतणा अस भारी वाटतय एकदम

एक एकदम म्हणजे अस मन प्रसन्न होत बग ती पूर्ण आतडा नंतर परसाध तर म्हणजे परसाध मिडवण्या साठी कधी केळीचा परसाध कधी पेडा अग नवरात्रीचे दिवसच छान असतात ग एकदम मी तर कधी अग तिथे आरतीला मी मला ते आरती कधी याची नाही फक्त ते दुर्गे दुर्गेट भारी याची मला पण नाही हा अर्धी येत होती अर्धे दूर गेलय हा अन जर परसाध वाट्याला म्हणल की मी आधी सोमर असयाची खायला मेन बाकीचांना मी कधी पेडा आणि साखर काय कारच मिक्स करायचे ना आधी देवीला चडवल जातो नंतर बाकीचांना दिल जातो कोणाला साखर साखर देत होती आणि पेडा वाजुला ठेवत होते माहीत आहे मला विचार मला देत होती एकटीला बाकीच्यानं नोहती देत हा हा तसच तेच होत मी घालून घेत होतो मला माहीत झाल णा तस हे म्हणून हम्म आता तेच प्रसादा प्रसदा सारख खायच असत बाळा अग हो देवाला चडवल्याच्या नंतर देव थोडी णा म्हणतो लहान लेकरात देव असत हा मग तेच तेच सांगायच होत म्हणून म्हणल चला रेणुका रेखाला कॉल कारव आता रेखाला विचारव आता मी काय कोणाच नाव घेते का हा रेणुका माझी बेस्ट फ्रेंड होती तुझ्या सारखीच तिला मी नाही सोडू शकत म्हणजे तु कसि आता सध्या ला तसची आहे बर बर रेणुका माझी जास्त बेस्ट फ्रेंड आहे म्हणजे तुला एका सेकंदा साठी राग का येणा माझ्या अगोदर तुझा अगोदर ती मला अगोदर भेटलेली आहे म्हणून ती तर कस म्हणजे जरी कॉल ठीक आहे कॉल करण झाला किवा नाही झाला तरी आमच चेटिंगवर म्हणा पण रेणुका ही माझी बेस्ट फ्रेंडआहे तिला णा दुसरी फ्रेंड करू शकत मी णा दुसरी करू ही देणार नाही जर केली तर जीवच घेईल तिचा होऊ शकत नाही

हा म्हणजे ते जरी नाही बोलो णा आम्ही महिना भर नाही बोलो णा तर चालते बर अस दुसऱ्या टॉपिकवर जाऊ नये आपण दुसरी कडे जातोय जाऊदे नवरात्र तर लागली नाही का हो हो नवरात्र चालीया मस्त एंजॉय कर तु तिकडे मी इकडे बगूया इकडे ही कस आता मी तर आता न्यू कॉलनी मध्ये झाली आता न्यू कॉलनीमध्ये कस म्हणजे

आपण नवीन असते मी तर माझ पण गेल्या वर्षी तसच झालत पण हया वर्षी खूप एंजॉय केला मी नाही का

प्रत्येक त्यौहार मी बगते तुमच्या सबोत आता होळी झाली कोणता झाला मी स्टेटस ला बगते म्हणजे पुरे मेंबर एकत्र येऊन खूप छान

म्हणजे ते नवरात्रीचे नऊ नऊ साड्या ते म्हणजे घालाला घेत म्हणजे कस असत णा हा तीच करते काही काही म्हणजे ऐक्चुली आम्ही इकडे तिकडे जात होतो णा त्या मूळे एक दोन दिवस मी स्वता तिकडे पण ठीक आहे

बगुया आता येते ते मना जवळ

ठेवते Hi आरती hi कोमल, जेवण झालं का तुझं? मी इतक्या लवकर जेवण नाही करत. कधी करते मग जेवण?

तू काय करत जा जेवणाच्या वेळा ठरवून घे व्यवस्थित वेळेवर जेवून जा जेवत जा, तुला PROBLEM होत असेल ना जेवणामुळे जेवण नाही केल्यामुळे, डोकं दुखणं किंवा मग झोप व्यवस्थित नाही येण ब्रश पण नसेल करत इतक्या लेट जेवणाच्या नंतर? हो, काय problem येतात बरं तुला काय वाटतं जेवणाच्या वेडा माहित आहे का कधी कधी जेवायला पाहिजे? हो सकाळी दुपारी आणि संध्याकाळी व्यवस्थित जेवण केलं problem येत नाही हा आजारी पण नाही होतात

त्यावेळेस ही आपण सगळं काय maintain करू शकते, तुला माहित आहे का गांधीजी काय म्हणत होते? गांधीजी म्हणले होते सकाळचे जेवण हे राजासारखं पाहिजे, दुपारच् जेवण एकदम सामान्य माणसासारखं, आणि संध्याकाळचे जेवण म्हणजे एकदम हलकं अन्न पाहिजे, म्हणजे म्हणायचं म्हणजे भिकाऱ्यासारखं एकदम हलकं अन्न पाहिजे संध्याकाळी जेवायला. हा नाही तू ऐकते मग तू FOLLOW करत जा ना तुझी तब्येत वगैरे खराब होईल ना तुझं चेहरा बघ ना PIMPLE वगैरे लागले तुझ्या चेहऱ्यावर, हो हा तुला माहिती आहे का PORES का येतात? अरे ते सांगते ना मी कि PIMPLE तू व्यवस्थित जेवण करत नाही ना त्यामुळे तुला PIMPLE येतात आणि तुला माहितीये का सगळे mostly ऐंशी टक्के आजारचा कारण हे जेवण असत व्यवस्थित जेवण न करणं आणी व्यवस्थित झोप नाही घेणार तू व्यवस्थित झोपत जा आणि पाणी पण पाणीही खूप आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं असतं, पाणी पण पयायेला पाहीजे तू पाणी पीत असते ना व्यवस्थित तू जर पाणी व्यवस्थित पीले ना तुझ्या चेहऱ्यावरचे PIMPLE ही कमी होतील daily म्हणजे एका तासाला एक GLASS तरी तू प्यायला पाहिजे ना आता उन्हाळ्याचा दिवस आहे आता तर खूप जास्त पाणी प्यायला पाहिजे हो तुझी रुटीन सांगतेस का मला तू काय करतेस कसं जेवण करतेस? अरे मी तर सकाळी मला तर सकाळी नऊ वाजताच मी भूक लागते सकाळी नऊला जेवत असते त्यानंतर परत दुपारी तीन वाजता एकदा जेवते आणि, संध्याकाळी पण सगळ्यांनी आठच्या आतच जेवायला पाहिजे, आठच्या आता जेवलो की त्यानंतरच तब्येत छान राहतीय तू पण असंच fallow करत जा लवकर जेवत जा सकाळी लवकर जेवलो की दुपारी बरोबर लवकर भूक लागते अन दुपारी लवकर भूक लागली की संध्याकाळी लवकर भूक लागते आणि लवकर जेवण केल्यामुळे लवकर झोप पण येते आणि लवकर झोपले त्यानंतर झोपे ही पूर्ण होते आणि मग त्यानंतर आपण fresh पण करतो आणि आपला चेहरा पण छान होतो तब्येत पण छान होते हो आणि तुम्ही आता कस तू सांगितलं तशीच FOLLOW करेन अच्छा ते आहे आणि तुला माहितीये का आपल्या भारतामध्ये याच्यामध्ये जे आता SUGAR BP याचे patients वाढतात ना त्याचं कारण हेच असतं की पहिल्यापासून व्यवस्थित खाणं जेवण नाही करायचं जेव्हा आपली तब्येत छान असते तेव्हा आपल्याला काय वाटत नाही हा व्यवस्थित जेवण करायचं दोन दोन दिवस जेवायचं नाही उपवास पकडायचा हो हेचा मुडच तब्यत खराब होते ना, हा व्यवस्थित जेवण करायला पाहिजे तुला काय वाटतं व्यवस्थित जेवण म्हणजे नेमकं काय काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्या मध्ये रोज ROUTIN मध्ये FRUITS पाहीजे आपले पाले भाज्य आहे, हे हीरव्या पालेभाज्या आहे, हिरव्या गोष्टी पाहिजे तेचा मध्ये हिरव्या पालेभाज्या खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत

सलाद खायला पाहिजे TOMATO ते, अ बरोबर नुसतं पोहे खाऊन काही नाही, पोहेने तब्येत आणखीनच खराब होऊन जाते नाश्त्याला कडधान्य म्हणजे मोड आलेली मटकी चवळी चवळी

आणि आरोग्याचा खूप परिणाम होतो ना ग आपल्या मनावरती पण आपले जर तब्येत छान असेल तरच आपण अभ्यास पण छान करतो ना हो हम्म स्टडी व्यवस्तीत करण्या साठी पण आपले आरोग्य चांगले पाहिजे ना, आरोग्य जर चांगला नसेल तर आपण बाकी गोष्टी नाही करू शकत आपली जर तब्येत छान असेल तर ग आपल्याला अभ्यास करायला पण चांगला वाटतं आपल मन अभ्यासही चांगल्या प्रकारे करू शकतो आणि अभ्यास केलेला ध्यानातही राहतो ना त्यामुळे आरोग्य खूप महत्त्वाचे तब्येतीची काळजी घेणे सगळ्यात महत्त्वाच आहे बघ हो ह्याच्यासाठी आपले सगळे काही आपण जेवण हे सगळं व्यवस्थित केलं तर सुधारते आपली तब्येत आणी health महाणजे काय तुला वाटतं का फक्त आपण शरीराने चांगलं म्हणजेच चांगले आरोग्य अस तुला वाटत का? नाही पण ते पण व्यवस्थित पाहिजे ना, हा तुला माहित आहे का WHO जे आहे ना जागतिक आरोग्य संघटना त्यांनी आरोग्याची व्याख्या काय केलेली आहे माहिती आहे का?

नाहीतर एखाद्यानी अशी दिसायला खूप धडदप्पाट असते आणी एकदम जाड जुड असत मस्त असतं आणि पण त्याने मानसिक खच्चीकरण झालेला असतो त्याला मानसिक ताण असतो त्याच्या पण आरोग्य खालावलेला असतो काहीला असं सामाजिक ताण असतो तो पण त्याचा देखील आरोग्य घालवलेला असतो ते पण चांगलं नाहीये ते आरोग्य सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे हो का? हो आणि ते WHO ने व्याख्याच केली आहे ना आरोग्याचे की मग आपण नाय का शारीरिक दृष्ट्याच नव्हे तर समाजशास्त्रीय म्हणजे सामाजिक रित्या मानसिकरीत्या पूर्ण तो सक्षम असला पाहीजे आणि की त्यालाच आपण आता आरोग्य म्हणाय लागलो ना जागतीक आरोग्य सांगटनेचे व्याख्य हो तुला माहित आहे का भारत सरकारने किती सगळ्या मऊहीम राबवलेल्या आहेत याच्या वरती आरोग्यच आरोग्य चांगलं असत हो माहित आहे ना अता तर तू बघते ना PLUS पोलिओ मोहीम किंवा मग राशन कार्ड असेल त्याच्या माध्यमातून म्हणजे सगळ्यांचा आरोग्य चांगलं राहावं

कुपोषित होऊ नहे म्हणून लई देखील तर महाणजे बाईला बाळ राहील्या पासूनच पहेलया month पासूनच second month पासूनच त्याला व्यवस्थित आहार दिला जातो, नंतरही त्यांना व्यवस्थित आहार वगैरे दिला जातो आणी बाळांना भाताची पण सोय केलेली आहे अंगणवाडीमध्ये हो तुमच्या गावांमध्ये पण असतील ना अंगणवाडी? हो त्यांना ते मटकी ते कडधान्य ते सगळं भेटतात त्यांना अंडी हे देतात हम्म आणि तुला माहीत आहे या सगळ्या योजना राबवल्या पासून आपल्या भारतामध्ये कुपोषितांचं जे प्रमाण आहे ना ते खरच खूप कमी झाले आणि जे प्लस पोलिओ मोहीम आहे ती राबवल्यामुळे आता भारतामध्ये पोलिओ चा सवसा तुला एकही पेशंट सापडणार नाही असतील ही पण max तर तुला एकही पेशंट सापडणार नाही बघ भारत सरकार इतकं सगळं करू लागला आरोग्याची काळजी घेण्यासाठी ते पण जनतेच्या त्रास आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यायलाच पाहिजे ना हो हो आरोग्य च जमल नाही आरोग्याची काळजी घेत असताना व्यवस्थित पाणी पिण व्यवस्थित झोप घेण व्यवस्थित जेवण करणं या सर्व गोष्टी आल्या ना त्यामध्ये आणि हो व्यायामाचे देखील महत्व माहित असेल ना तुला आरोग्याचा बाबती मध्ये, हो माहीत आहे, हा व्यायाम हे खूप महत्त्वाचे असतात तुला येतात का काही व्यामाचे प्रकार? कधी व्यायाम करते का तू?

तुला काय वाटायचं व्यायाम केल्याचा नंतर? मला पण खूप छान feel होतं होत, जेव्हा मी व्यायाम ते करत होते, पण जेव्हा व्यायाम जर नाही केलं तर आपली अशी daily routine आपली व्यवस्थित राहत नाही हम्म ज्याने आपला कशामध्ये मन लागत नाही तेच आरोग्याच्या दृष्टीने भारत सरकारने तुला माहितीये ना व्यायामाला इतकं महत्व दिले की सहा जून जो आहे ना तो जागतिक योग दिन राष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे हम्म तू बघत असेल ना तुमच्याकडे पण साजरा करत असतील ना योग दिन हो आमच्या कडे ही करतात, आमच्याकडे आमच्याकडे शाळेमध्ये COLLEGE मध्ये सगळीकडे व्यायामाचं महत्व खूप पटवून देण्यासाठी व्यायाम सगळ्यांना माहिती होण्यासाठी योग दिन साजरा करतात हो आपल्या इकडं हि करत असतात, हा व्यायामाचे व्यायामाचे खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत आता वेगवेगळ्या प्रकारांचे आसन आहेत प्राणायाम योगा सगळं काय शिकवलं जातं, हो बग आरोग्याचे काळजी घेता आणि मग तुला पिंपल वगैरे काही येणार नाही आणि काही problem पण होणार नाही सगळं काही ठीक होऊन जाईल हाय कोमल हाय पूर्वा कशी आहेस मी मस्त आहे, काय ग आज कॉलेज मध्ये पहिला दिवस होत आपलं पण तू दिसली मी तुला आवाज पण दिल पण तुला ऐकू नाही गेलं वाटते गर्दीमध्ये.

आवाज तू दिल होत का मला वाटलं कोण दिल आवाज हां नाही मी दिलाव म्हंटल आपण सोबत होते एवढे शाळा कॉलेज वगैरेला आधी आणि नेमकाही आपलं बारावी झाली आणि सगळे अस सुरू झाल म्हणल फर्स्ट इयर ला ऍडमिशन घेतलं ऑनलाईन सगळं आपलं कुठे बोललं वगैरे काय व्हायचं पण नाही म्हणल आता कॉलेज दिसली तू पण नेमकं असं घाई घाई मधे काही बोलणं झालं नाही मला जाऊदे आधी फोन करून देते पहिला दिवस होता आणि असे असे प्रॉब्लेम झालेले होते आणि मग थोडा फ्रेंड्स फ्रेंड्स मध्ये खूप मजा आणि पुढील आपण वाटला तो आवाज दिला म्हणून पण असं एकदम लक्षात नाही आलं जाउदे सोडलं आणि कॉलेज ला आलो तर बरं वाटतं आता खरंच बरं वाटतं खूप चांगलं वाटतं आहे ऑनलाईन एगझाम मध्ये सगळे पास होऊन जात होते नुसते असं वाटत होत के यार म्हणजे सगळेच हुशार आहे का असं वाटायचं एका पॉईंट ला हा ना आता कुठे आपल्या व्यवस्थित सुरू होईल कॉलेज मग आता दोन महिन्यां एगझाम सांगताना समजेल आता व्यवस्थित झाला पाहिजे. आता इथे एप्रिल एंडिंग ओर मे मध्ये सुरू करतील ते हम्म चांगलं आहे तेवढं होऊन जाईल तर मग कस गेलं बाई लोकडॉउन तुझं

हा न खरंच अचानक झाला म्हणजे मग कितीला बावीस तेवीस मार्च ला वाटत तेवीस मार्च नीट कर्फ्यू हा बावीस ला कर्फ्यू झाला वाटतं पहिला आपल्याला वाटलं ठीक आहे एक दिवस होईल किती एक दिवस होईल नंतर डिरेकट चे दिवस दहा नाही दोन का तीन दिवसासाठी केले वाटते लोकडाउन दोन ते तीन दिवस साठी झालं आणि कंटिन्यू नंतर तीन महिन्यान साठी लोकडाऊन लागलं

पहिल्या दिवशी फार मजा वाटली पण छान वाटलं सगळे घरी येऊन सगळे घरी ए तो झेड सगळे घरी पापा घरी सगळे कस छान छान बापरे यस आपल्याला सुट्टी भेटल्या आता काही नाही कॉलेजला लवकर जाव लागणार नाही ऍटलीस्ट महिन्या भरची सुट्टी भेटेल महिना भर त्यात आपला फर्स्ट ईयरही निघून गेलं यार कोण म्हणेल आपल्याला सेकंड ईयर मध्ये आपण

म्हटलं सुरुवातीला छान वाटलं पण नंतर वाढतच गेला वाढतच गेला आणि असं काही एवढं कळलं नाही गं येवडा सीरिअसनेस नाही कळला पण नंतर मग सगळं न्यूज मध्ये यायचं एवढे लोकांचे मृत्यू झाले असं सगळं ते बघून पण खूप वाईट वाटायचं ते कंडिशन पणअशी झाली होती ना आणि आपल् तरी ठीक आहे ग आपण तरी चांगल्या परिस्तिथीत होतो पण जे बाहेर राहणारे लोक होते ते म्हणजे ज्यांना घरी येऊन पॉसिबल नव्हतं मग त्यांनी ते लोकडाऊन मध्ये आता जिथे आहे तिथेच अडकून गेले होते आता काही स्टुडंट्स वैगेरे आहे ते पण तिथेच अडकून गेले होते. तुला सांगते काय मी घडलेली गोष्ट. माझा मोबाईल येणार होता बावीस मार्च घरी ऑर्डर केलेला तो अटकून गेला डिलिव्हरी च्या दिवशी मला मला मला आठ महिन्या नंतर फक्त आणि फक्त च्या लॉकडाऊन मुळे आठ महिने मला माझ्या मोबाईल साठी वेट करावा लागला. हो बापरे काही खर नाही नाही तर मला नुसत्ता मोबाईल नाही भेटला मग तसं कसं होतं लोकांची किती घाण हालत झाली होती ग

मी मास्क कधीच घातलेला नाही आणि बापरे ते मास्क कंटिन्यूअस घालून बसायचं

खूप डेंजर होत ते तेच ना अजून त्याच्या

पण ठीक आहे आता ज्यांच्या कडे पैसे होते त्यांनी करून घेतला पण बऱ्याच जणांकडे नव्हते त्याच्या मुळे भरपूर त्या गोष्टी चा पण हे वाईट वाटतं की भरपूर लोकांना असा गरीब लोकांना, बिचार्यांना खूप हे झालेले नुकसान झालं त्याचं

आणि बाकी हुशार लोकांनी एक्स्ट्रा च भरून घेतला होता. कि अरे पुढे जाऊन नसाल तर त्याच्या मुळे अजून लोकांचा नुकसान झाले, त्यांना भेटलाच नाही बाकीच्यां ना मग तेच ना आणि बाप रे भाव किती वाढले होते भाव

मग ते त्याने याचा फायदा उचलून घेतला लोकडाऊन ने लोकांना गरज आहे. घेतीलच तरी भाव वाढवून दिला असं सगळे

हम्म खरंच ना, असं वाटतं होत कधी आता वैक्सीन येईल आणि कधी हे सगळं आपल्या ला याच्या पासून सुटू आपण. म्हणजे इमॅजिन च होत नव्हतं कि डायरेक्ट कि बाप कस होईल पुढे आणि आता आज अंगाला असं काटा येतो की नको बाबा जाते ते लोकडाउन नाही जगू शकत काम परवडत पण घरी राहायला नाही जमणार खरंच ना आता मी पण बघ न आधी असं वाटायचं कि अरे क्लासेस काय उगाच आपण घरी अभ्यास करून घेऊ. नंतर आपण येथे गेलो घरी आलो आणि नेमकं तेव्हा आपली बारा वी चे पेपर झालेले आणि नीट चा अभ्यास करायचा आपल्या ला पेपर पोस्ट पॉन्ड होत गेले पण अभ्यास पण नाही व्हायचा कारण घरी मस्त एन्जॉय करायचे आणि आपल्या कुठे अभ्यास होणार तेवढ्या हिच्यात ओके मध्ये वाटले तर मग नको नको करायला नको बाबा

कमी झालं बंद झालं ही पण मग बाकी काही नाही. पण प्लस पोईंट आपल्याला तो म्हणता येईल पण मग बाकीचं नुकसान पण काही नाही ना आहे किती म्हणजे आर्थिक परिस्थिती किती डाउन झाली होती इंडिया ची हम्म तेच ना मी तर म्हणते अभ्यास हम्म माझा तर अभ्यास पण नाही झाला NEET आणि CET ची एक्साम ते हातात ग्लोव्हस आणि ते ग्लोव्हस घालून घालून ते एक्साम दिलेली.